खूप सुंदरशी अशी भव्यदिव्य एक इमारत आहे त्या इमारतीच्या आतील भागातील दृश्य आहे त्या आतील भागामध्ये खूप सुंदर अशी जे गोल घुमट आकार अशी एक दृश्य दिसत आहे त्या --

खूप सुंदर अस भव्य दिव्य इमारत आहे त्या इमारतीच्या आतील भागातील हे दृश्य आहे ते इमारत एका मॉल ची आहे त्या मॉल मध्ये खूप सारे छोट छोटे असे दुकाने आहेत आणि --

खूप सारी अशी स्टाइलिश दुकाने आहेत आणि तेथे एक स्वयंचलित पायऱ्या वरच्या मजल्यावरुन खाली येतानी दिसत आहेत.

खूप सुंदरशी एक इमारत आहे ते एका परिसरामध्ये खूप सुंदरशी अशी एक इमारत आहे त्या इमारतीच्या अवतीभवती खूप सुंदरशी अशी वातावरण आहे हे एक इमारत एक मस्जिद आहे त्या मस्जिद हे एक इस्लाम धर्माचे आहे.

सुंदरस असं एक छायाचित्रयाचं या चित्रये रात्री या वेळेस केले गेले छायाचित्रयाच्या या चित्रामध्ये एक सुंदर शी इमारत दिसत आहे. त्या इमारती खूप सुंदर अशी रंगवले गेलेली आहे आणि त्या इमारतीचे खूप सुंदर शे आशे नक्षीकाम केले गेलेलं आहे.